हे एक फुल हार फुल हाराचे दुकान आहे त्यानंतर फुल पण मिळू शकतात त्याच्यात अंह पांढरे कलर चे हार त्यानंतर अंह लाल कलरचे हार --

ही एक नदी आहेत बाजूलाच एक बांध आहेत समोरच चंद्र मावळताना दिसत आहे.

हे एक युनियन बँक ऑफ इंडिया --

अंह आहे ए_टी_एम आहे त्या ए_टी --

टायर्स मोठमोठे दिसून येत आहेत ते --

हे एक नदी आहे त्या अं त्या म सॉ--

राहेत बाकीचे काम करत आहे.

आणि ते सॅमसंग कंपनी --

अं सगळी लोकं उभी आहेत.